बऱ्याच लोकांना प्रश्न पडला की मराठी व्याकरणाचे Lecture live घेतोय. का Live घेतोय? का फुकट घेतोय? तर याचं उत्तर मी तुम्हाला सांगतो. सध्या आपल्या महाराष्ट्राचीच नव्हे पण देशाची चर्चा ही तुम्हाला वेगळी सांगायची गरज नाही. आणि या आशा परिस्थितीमध्ये आपल्याला एकमेकांचे सहाय्यक करणे गरजेचं आहे. बरेचशे विद्यार्थी offline ला माझ्याकडे असतात. आपल्या academy मध्ये class ला असतात. आणि चालू batch मध्ये त्यांना Offline चे batch थांबवावे लागले आपल्याला. आणि मग त्यांचा अभ्यास बंद पडलेला आहे. सोबतचं online ची भरपुर सारे विद्यार्थी माझे आहे. त्यांच्यापर्यांत मला पोचवायचं असतं. त्यांना नवनवीन गोष्टी सांगायच्या असतात. आणि त्याचं सर्वांत चांगलंं माध्यम म्हणजे आपलं YouTube live. तर या माध्यमातून मी तुमच्या पर्यंत पोहचू शकतो. आणि तुमच्या अभ्यासाचे सातत्य निर्मान करू शकतो. तर माझी विनंनती आहे तुमचा अभ्यास सोडू नका वातावरण जरी नकारात्मक असलं या नकारात्मक वातावरणामध्ये जे काही सकारात्मक आहे त्याचा आपण पाठपुरावा केला पाहीजे. त्याच्या सोबत राहीले पाहीजे तर सर्वांनी घरी रहा. स्वच्छता ठेवा, घरच्यांची काळजी, घ्या स्वताची काळजी घ्या हय ना आणि ज्या काही शासनानी सांगितलेले नियम आहेत त्या नियमांच तुम्ही पालन करा. घर सोडू नका. घरात बसा घरात बसून अभ्यास करा त्यासाठी मी तुमच्या सोबत आहे. lockdown संपेपर्यंत आपण live lecture घेनार आहोत. प्रत्येक घतकाची तुम्हाला ओळख करून देणार आहे. त्यामुळे रोजच्या रोज live यायचं आहे अकरा ते बारा रोज एक तास आपण live घेनार आहोत आणि रोज चार वाजता आपण प्रश्नप्रनालीका पण घेनार आहोत. म्हणजे आयोगाच्या प्रश्न पत्रीका त्यानंतर सरळ सेवेच्या अशा मराठी व्याकरणाच्या सर्व प्रश्न पत्रिका घेणार आहोत. जेने करून तुम्हाला प्रश्नपत्रीका कुठ कशा प्रकारे प्रश्न विचारली जातात परिक्षेमध्ये याचा आपण त्याच्यामध्ये विचार करणार आहोत. तर आपण दिवसातून दोनदा live येणार आहे लक्षात घ्या. सकाळी अकरा ते बारा direct lecture घेईल त्याच्यामध्ये मी तुम्हाला शिकवणार आहे मराठी व्याकरण. आणि चार ते पाच या दरम्यान मी तुम्हाला आयोगाची प्रश्न पत्रिका सोडवून देणार आहे. ज्यामध्ये तुम्ही प्रश्न तुमच्या screen दिसतील त्याचे उत्तर तुम्ही सांगायचे त्याच्या नंतर मी तुम्हाला स्पष्टीकरण सांगणार आहे. अशा पध्दतीने आपण अभ्यासात सातत्य ठेवणार आहोत.

हे मला सर्व समजतं त्यासाठी मी वेग वेगळी softwaresSOFTWARES वापरत आहे. त्यामुळे मला लगेचं कळून जातं कोण चुकीचं वागत आहे. किंवा माझी विनंती आहे मला अशा लोकांना

लगेच बंद झालं का? संपल का? आसं काही करत बसायचं नाही. चांगल्या पध्दतीचं network वापरण्याचं प्रयत्न करतो तुमच्यासाठी पण कधी कधी network चा problem येऊ शकतो. तर कृपया सर्वांना माझी विनंती आहे. की सांगितलेल्या गोष्टींच पालन करा रोज अकरा ते बारा live यायचं आहे. बारा नंतर तुम्हाला lecture तुम्हाला दिसणार नाही हे पण लक्षात घ्या. हे माझं पुर्णत्व ओतून आता जे काही माअझ्याकडे आहे तुम्हाला ते देणार आहे. आता हे तुम्हाला पाहीजे असेल तर त्याचा तुम्ही प्रामाणिकपणा तुम्ही जपला पाहिजे अशी माझी एवढी अपेक्षा राहील. तर कृपया करूण अकरा ते बारा याच वेळेत live यायचं आहे. त्यानंतर तुम्ही lecture ची मागणी करू शकत नाही. किंवा मी काय तुम्हाला live lecture देऊ शकत नाही. ठिक आहे? तर त्या साठी तुम्हाला बाकिच्या माध्यमातून तुम्हाला मग online lecture करावे लागतील. पण ते गोष्टी मी तुम्हाला परत सांगतोय की online lecture live जर पहायचं असंल तर अकरा ते बारा या वेळेतचं तुम्हाला यावंं लागेल.

प्रत्येकाने आपले बाकिचे काम बाकी वेडे मध्ये करून अकरा वाजता live यायचे आहे. चला तर मित्रांनो वेळ न घालवता सुरू करुया आजच्या अभ्यासक्रमाला ज्यामध्ये मराठी व्याकरणाचा आपण अभ्यास करणार आहोत. त्यात काही महत्वाच्या गोष्टी तुम्हाला सांगेनअभ्यास नेमका काय असतो? हे जर तुम्हाला समजलं नाही तर तुमचा अभ्यास मिळत नाही हे लक्षात घ्या. बरेचंं लोक चांगल्या speed मध्ये अभ्यास करत होते त्यांना चांगल्या पध्दतीने उत्तर सोडवता येत होते, प्रश्नपत्रीका चांगल्या पध्दतीने सोडवता येत होत्या. आणि अचानक lockdown लागलं. आणि सगळ्या गोष्टी थांबल्या. तुमचा अभ्यास सुध्दा थांबला.

तर मित्रांनो हात जोडून विनंती आहे तुमचा हा काळ सतकर्मी लावा. शांततेत जर तुम्ही आता या वेळेचा सदुपयोग जर केला तर भविष्यामध्ये तुम्हाला त्रास होणार नाही. पण अत्ता जर तो वेळ तुम्ही व्यर्थ घालवला तर शंभर टक्के भविष्यामध्ये तुम्हाला त्रास नाही खुप मोठ्ठा त्रास होईल. ठिक आहे. तर बघा ज्या गोष्टी तुम्हाला करणं शक्य आहे त्या गोष्टी तुम्ही केल्या पाहीजे. ज्या गोष्टी तुम्हाला शक्य नाही त्या गोष्टी तुम्ही करू नका. केलं सरकार नोकर्या काढत नाही, सरकार जाहिरात करत नाही, सरकार नविन भर्ती करत नाही आशे जे विचार तुमच्या डोक्यामध्ये येतात जर त्या गोष्टींना तुम्हाला धरून रहायचं असेल तुम्ही जाऊ शकता. पण लक्षात घ्या ज्या दिवशी सरकार जाहिरात करेन त्या दिवशी नवीन भर्ती निघेल त्यावेळी तुम्ही तयार आहात का? हे खुप महत्वाचं आहे. तुमचा अभ्यास आज चांगला आहे अन भविष्यात तुम्ही जर थंड पडलात, तर अभ्यास तुमचा शंभर टक्के तुम्हाला त्रास देनार आहे. मग तुम्ही कितीही speed वाचन केलं किती ही revision करण्याचा प्रयत्न केला तर अभ्यास काय होनार नाही मित्रांनो. तेव्हा आजच्या काळामध्ये वेळ न घालवता रोज lecture करा. अभ्यास चालू ठेवा कसल्याही आडी अडचनी आसल्या कसला ही problem असला तर नक्की तुम्ही मला संपर्क करू शकता. काही महत्वाचं आहे लक्षात घ्या आपलं Telegram channel आहे. ज्ञानराज academy D N Y A N R A J Academy ज्ञनराज Academy आसं तुम्ही Telegram ला search जर तुम्ही केलं तुम्हाला मराठी व्याकरणच channel सापडेल तेच join करून ठेवा. तर मी ज्या काही सुचना टाकेल त्या प्रत्येक मी. आणि तुम्ही माझ्या contact मध्ये आहात असं ही काही नाही. काही लोक नवीन ठिकाणी आहे. तर मला प्रत्येकापर्यंत message जर पोहचवायाचा असेल तर मी माझ्या channel वरती message टाकत असतो. की आज आपण घेणार आहोत, घेणार आहोत या विषायावर तुम्हाला काही problem असेल. तर मी live येणार आहे की नाही येणार आहे हे तुम्हाला माहिती असलं पाहीजे त्यासाठी मी याच्यावर message टाकेल. त्या सोबतच आपण संध्याकाळी रोज नऊ वाजता झालेल्या topic वरती किमान दहा प्रश्न Telegram Channel ला टाकनार आहोत. जे प्रश्न स्वता सोडवायचे आहेत काही समस्या अ‍डचनी असतील त्या मला विचारायच्या आहेत. माझा number तुमच्याकडे save करूण ठेवायचा आहे. शहाऐंशी अठठयाण्णव चव्याणव्व चाळीस एक्याण्णव या number वरती तुम्हाला येईल. संपर्क करता येईल. हा माझा call number सुध्दा आहे, आणि WhatsApp number सुध्दा आहे. ठिक आहे जर माझा call लागला नाही, किंवा माझा call लागल्या नंतर उचलला नाही. मला message करून ठेवा. मी नक्की तुम्हाला reply देईल. ठिक आहे, त्यानंतर तुम्ही जर channel ला subscribe केलं नसेल, आता channel ला subscribe केलं तर तुम्हाला काय होतं? भविष्यामध्ये notification पडतात. subscribe करा खाली उजव्या बाजूला खाली subscribe चं button आहे subascrib करा पुढे notification चं bell आहे तिथं all select करायचं. त्याच्यामुळे काय होतं भविष्यामध्ये जेव्हाही आपण live किंवा नवीन video मी YouTube ला टाकतोय तर तो video तुम्हाला पहायला मिळेल, ठिक आहे. तर कृपा करून ह्या तीन गोष्टी करायच्यात.

पुढे, मराठी व्याकरण. मराठी व्याकरणमध्ये आपण ज्या घटकापासून सुरवात करणार आहे तो घटक म्हणजे भाषा. लक्षात घ्या भाषा लिपी हे समजल्या शिवाय तुम्हाला मराठीचं व्याकरण समजनार नाही. मग ज्या भाषेचं व्याकरण शिकायचं आहे ती भाषा तर माहिती पाहीजे. म्हणून त्या भाषेबद्दलचे पण ज्ञान आपल्याला आपल्याला आवश्यक आहे. भाषा म्हणजे नेमक काय? इथ पासून आपण सुरूवात करणार आहे ज्याला पण वाटतय Boring होईल Bored होतय, नवीन काहीतरी पाहीजे. नवीन Syllabus पाहीजे Syllabus नवीन नसतो. मराठी व्यकरण कधी बदलत नसतो. म्हणून जिथून सुरूवात आहे, मुळ गाभा, भाषेपासून सुरूवात आहे. एकदम मुलभूत संकल्पना, एकदम basic संकल्पना. एकदम बारीक सारीक गोष्टी मी तुम्हाला शिकवणार आहे. ज्या गोष्टी पुस्तकार सोधून सापडनार नाही. म्हाणून लक्षात घ्या परिक्षेच्या दृष्टीने जे काही आवश्यक आहे त्या सर्व गोष्टी मी शिकवनार आहे. आजून एक महत्वाच तुम्हाला सांगायचं आहे. परिक्षा कोणती ही असो मराठी व्याकरण कुठल्या परिक्षेमध्ये वेगळ नसतं. मराठी व्याकरण मराठी व्याकरण आहे काही लोकं म्हणतात आरोग्य सेवा मध्ये मराठी व्याकरण कवर करा. कोणी म्हणत या परिक्षेचं cover करा, कोणी म्हनतं त्या परिक्षेचं cover करा. आरे बाबांनो मराठी व्याकरण हे कुठल्या ही परिक्षेसाठी संपुर्ण व्याकरण तशिका. परिक्षा कोणती ही असुद्या मराठी व्याकरण शंभर टक्के कलर. मग पोलिस भर्ती करा, मग सरळ सेवा करा, आयोगाची परिक्षा करा, कुठल्या ही परिक्षेत मराठी व्याकरण एकचं आहे बदल नाही. ठिक आहे. तर शिकायचं असेल तर मुळापासून शेंड्यापर्यंत. एकदम मुलभूत संकल्पना एकदम परिपुर्ण ज्ञान घ्यायचं आहे आपल्याला, ठिक आहे. सुरू करूया मराठी व्याकरणाला. आजच्या पहिल्या घटकाचे नाव आहे भाषा. आता भाषा म्हणजे काय? हे तुम्हाला समजने गरजेचे आहे. कशाला म्हाणतात भाषा? भाषा हा शब्द नेमका कसा उत्पन्न झाला? भाषा शब्दाची उत्पत्ती कशी झाली? भाषा शब्दाची निर्मिती कशी झाली? हे आपल्याला माहीत असने गरजेचं आहे. मग भाषा हा जो शब्द आहे हा शब्द भाष्य या संस्कृत मधील धातूपासून कोणत्या भाषेतील धातू आहे हा?

मग या भाष्य या शब्दाचा अर्थ असतो बोलने. किंवा बोलने असा व्यवहार करने. जर तुम्हाला notes लिहायच्या असतील तर तुम्ही चालू चालू मध्ये notes लिहा. ठिक आहे. तुम्हाला लवकरचं ज्ञानराज academy चं application आहे ते पण download करून ठेवा. त्याच्यवरती तुम्हाला PDF स्वरुपात notes उपलब्ध करूण देणार आहे. त्यापण तुम्ही स्वता बघून लिहू शकता. भाषा शब्दाची उत्पत्ती भाष्य शब्दा पासून झाली. भाष्य शब्दाचा अर्थ असतो बोली. मग याचा अर्थ असा होतो का? भाषा म्हणजे बोलने. बोलने म्हणजे भाषा आहे का? मग भाषा नेमक काय आहे?

कल्पना व्यक्त करण्याचं साधन म्हणजे भाषा. बघा मी चार घोष्टी सांगितल्या विचार भावना अनुभव

आपली कोण असती भाषा मग विचार व्यक्त करण्यासाठी, भावना व्यक्त करण्यासाठी आणूभव व्यक्त करण्यासाठी आणि कल्पना व्यक्त करण्यासाठी ज्या साधनाचा आपन वापर करतो ज्या माध्यमाचा आपण वापर करतो ती आहे भाषा.

म्हणून भाषेमध्ये बोलनं आणि लिहीनं या दोन्हीचं समावेश आहे हे लक्षात घ्या. भाषेचे दोन्ही अंग आहेत. तो एक मुलभूत घटक आहे भाषेमध्ये बोलनं आणि लिहीनं. भाषन आणि लिहीनं या दोन्हींचा समावेश भाषेमध्ये होतो. लक्षात ठेवा भाषेमध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी येतात? बोलने म्हणजे भाषन आणि लेखन म्हणजे लिहीने. या दोन घटकांंचा समावेश भाषेमध्ये होतो. हे लक्षात घ्या मग विचार व्यक्त करण्याचं साधन भाषा आहे तर मग बोलून विचार व्यक्त होतात आणि लिहून सुध्दा विचार व्यक्त होतात. जर लिहून विचार व्यक्त झाले नसते तर वर्तमान पत्र जन्माला आलं नसतं. कथा, कादंबर्या जन्माला आल्या नसत्या कुणी कूणाला पत्र लिहीली नसती. आज भले आपण पत्र लिहीत नसलो तरी आपण mesaage करतो chatting करतो. आणि chatting हे messaging कशामुळे जन्माला आली लिहिन्यामुळे जन्माला आली. लेखन जर शक्य नसतं तर

लहानपनी बर्याचदा तुम्ही रट्टे खाल्लेले आहेत. काहींचा हा चांगला अनुभव असूशकतो, काहींचा हा वाईट अनूभव असू शकतो. त्याच्या बद्दल मला काही होलायचं नाही. पण विचार व्यक्त करण्याची घाई होती तुम्हाला, तुमच्या भावना

याच्या बद्दल मी काही जास्त बोलनार नाही. पण जेव्हा आपल्या भावना व्यक्त करायच्या असतात, मग दुखा ची भावना आनंदाची भावना, प्रेमाची भावना, व्यक्त करायची आहे, आणि व्यक्त करण्यासाठी तुमच्याकड जर दोन माध्यमे नसतील म्हणजे बोलनं आणि लिहिने हे जर तुमच्याकड उपलब्ध नसतील तर तुम्ही व्यक्त होऊ शकत नाही. बरोबर आहे? मग बोलन आणि लिहिनं दोन माध्यमातूनच तुम्ही भाषा व्यक्त करत असतात. मग विचार, भावना, कल्पना अनुभव हे जर व्यक्त करायच असेल मी तुम्हाला सांगितल आहे जर विचार व्यक्त करयचे असतील, विचार मांडायचे असतील Facebool वर मांडा नाहीतर WhatsApp वर मांडा, नाहीतर समाजाच्या पुढे मांडा, पुस्तकातून मांडा, वर्तमानपत्रां मधून मांडा, कुठूनही मांडा.

त्या नंतर आनूभव बऱ्याच लोकानी आपल्या जिवनात चांगले आणि वाईट अनूभव घेतलेले असतात आपण म्हणतो थोरा मोठ्यांचे आनूभव ऐकले पाहीजे आणि आनूभवातून माणूस शहाना होतो

मी तसा अनुभव घेतला आहे. मी अनुभवातुन सांगतो हे जे म्हणतो म्हणजे काय आहे त्याचे अनुभव त्याला व्यक्त जेंव्हा करायचे असतात तेंव्हा त्याला भाषेचा उपयोग होतो. त्यानंतर कल्पना बऱ्याचदा IDEA आली तुमच्या डोक्यामध्ये काहीतरी नविन कल्पना येतात आणि या दुसर्‍याला आपल्याला दुसर्‍याला सांगायची घाई असती. कधी मी दुसर्‍याला जाउन कल्पना सांगल समोरच्याला IDEA सांगल आपल्या आजकालच्या खतरनाक आइडिया असतात. हे ना कल्पना पण अशा असल्या पाहिजेत ज्या कल्पनातुन नविन काहीतरी घढीवल हे ना झुकेबर्गची कल्पना फेसबुकची निर्मिती केली तरी ती कल्पना केली ती अस्तीत्वात आनली. आपल्याकडे पण कल्पना आहेत. idea आहेत. त्या अस्तित्वात आन्यासाठी प्रयत्नशील रहा आणि मग ती आयुष्यात यशस्वी होऊ शकतात. लक्षात घ्या विचार व्यक्त करायच असतील भावना व्यक्त करायच असतील अनुभव व्यक्त करायच असेन किंवा कल्पना व्यक्त करायच्या असतील तर तुम्हाला भाषेचा उपयोग करावा लागतो. आणि जर भाषा तुमच्या कडे नसेल तर तुम्ही विचार भावना अनुभव कल्पना क्यक्त करु शकत नाही. आता तुम्ही म्हणार SIR आता जनावर कुठे विचार व्यक्त करतो मग जनावरांची भाषा नाही का? हाय का नाही. त्यांच्या भावना ते नक्कीचं व्यक्त करतात. बरोबर? म्हणून तर गाय हंम्बरते तेव्हा वासरू हुंदडत तिच्या जवळ येतं. बरोबर आहे? आणि कुनचा कुत्रा भुंकल्यावर आपल्याला भिती वाटते. म्हणजे त्याने त्याची भावना व्यक्त केली तो रागवलाय हे लक्षात येत आहे. म्हणजे तो त्याच्या भावना व्यक्त करतोय. मग पशु पक्षी असतील ते सुध्दा आपल्या भावना व्यक्त करतात. आणि ते भाषेच्या माध्यमातूनचं करतात. मग भाषेमध्ये लक्षात थेवा बोलने आणि लिहीनंं या दोन्हीचा समावेश होतो. भाषा म्हणजे काय? विचार, भावना आणि बोलनं पराव्यक्त करण्याच साधन. बघा भाषा हा शब्द कोणत्या भाषे पासून तयार झाला? संस्कृत मधल्या भाष्य शब्दापासून भाषा शब्दाची उत्पत्ती झाली, भाष्य शब्दाचा अर्थ होतो बोलने किंवा बोलले परिवार करणे. भष्य मध्ये बोलने म्हणजे भाषन, आणि लिहिने म्हणजे लेखन या दोन्हींचा समावेश होतो. भाषा म्हणजे काय? विचार, भावना, आनुभव, कल्पना व्यक्त करण्याचं साधन म्हणजे आपली भाषा. ठिक आहे, भाषा म्हणजे तुम्हाला काय लक्षात आलं? आता ही भाषा कशी विकसीत होते? भाषा कौशल्य तुमच्यामध्ये येण्यासाठी कोणत्या टप्यातून जावं लागत? त्याच्या पायर्या कोण कोणत्या आहेत? मला सांगा मुल जन्माला अला की direct बोलायला शिकतो का? direct लिहायला शिकतो का? विचार तर व्यक्त करायचे मग जन्माला आल्या आल्या विचार व्यक्त करतो का? मग तुमच्या लक्षात आलं पाहीजे विचार, भावना, अनूभव, कल्पना व्यक्त करण्यासाठी माणूस काही टप्प्यातून जात आसतो. आणि हे भाषा शिकण्याचे टप्पे आहेत. भाषा अवघत करण्याचे टप्पे आहेत. भाषा कौशल्य विकसीत करण्याचे टप्पे आहेत. भाषेची सूरवात उठून होते हे तुम्हाला लक्षात घेने गरजेचं आहे. जेव्हा तुमचा जन्म झाला माझा जन्म झाला तेव्हा आपण सध्या पहिली व्यक्त केली होती स्वास घेतला. आणि रडायला सुरूवात केली. ध्वनी निर्मान केला, आवाज निर्मान केला, रडायला लागलो. तिथंच

नदीच्या प्रवाहाप्रमाने असतो भाषा ही सतत बदलणारी आहे भाषा ही नव नविन घेत राहते नवनवीन गोष्टी बदलत राहते. म्हणजे भाषेचा विकास हा निरंतर चालनारी प्रक्रिया आहे.

आणि ती समुद्रापर्यंत पोहचते तसचं भाषा सुद्धा उगम पावते आणि तिचा विकास होत होत जाऊन त्याचा समुद्र बनतो लक्षात घ्या. वेग वेगळ्या भाषेतून वेगवेगळे शब्द, वेगवेगळे अक्षर, वेगवेगळे वर्ण आपण घेत असतो भाषा समृद्ध करत असतो.

भाषा आपली सुरूवात होते स्रवना पासून. स्रवन, संभाषन, भाषन, वाचन आणि लेखन या भाषा विषयी कौशल्याच्या पाच पायर्‍या आहेत. कळलं का? भाषा विषयी कौशल्याच्या पाच पायर्‍या. पहिली आहे स्रवन number एक number दोन वर आहे संभाषन. number तीन आहे भाषन, number चार आहे वाचन, number पाच आहे लेखन तुम्हाला असं वाटलं असेल आता उल्ट काहून लिहीलं हे? हनुमंत लेवला, तर लक्षात घ्या प्रश्न विचारला तो भाषा विषय कौशल्यातील पायाभूत कौशल्य कोणते? पायाभूत कौशल्य जिथून भाषा सुरू होते. लहान मुल बोलायचं शिकत, पण आधी ऐकतो आधी ऐकतो आधी श्रवण करतो, श्रवण करणे म्हणजे काय? ऐकने ज्या मानसाला चांगल ऐकण्याची सवय आहे. त्या मानसाला चांगल बोलता येतं. बघा एखादा मुका आहे बधीर आहे त्याला ऐकायला येत नाही आशा व्यक्तीला बोलता येत नाही हे तुम्हाला महीत असेल. कारण तो उका आहे. कारण त्याला ऐकायला येतं नव्हत. त्याचं स्रवन चांगल असतं तर तो शंभर टक्के बोलला असता. मग बोलता येत नाही त्याच्या पाठिमागचं मुख्य कारन असं त्याला ऐकता येत नाही. आणि एक लक्षात ठेवा स्रवन ज्याचं चांगल आहे, त्याचं संभाषन चांगलं आहे, त्याचं भाषन चांगल आहे, त्याचं वाचन चांगल आहे, त्याचं लिखान चांगल आहे. मग या सगळ्या ज्या पायर्‍या आहे वरच्या या कशावरती आवलंबून आहेत? स्रवनावरती. स्रवन हे भाषा विषयक कौशल्याचे पायाभुत कौशल्या आहे, लक्षात ठेवा. पायाभुत भाषीक कौशल्या मध्ये पायाभुत कौशल्य कोणते? असा प्रश्न विचारल्यास उत्तर काय निघेन? स्रवन. स्रवनामध्ये स्रवनानंतर शिकरभुत कौशल्य लक्षात घ्या शिकरभुत कौशल्य म्हणजे सगळ्यात मोठ कौशल्य.

व्याकरणीक दृष्ट्या शुध्दलेखन करू शकतो. तेव्हा आपण शिकर पर्यंत पोहचलो म्हणजे लेखन कौशल्या पर्यंत पोहचलो. म्हणजे भाषविषयक कौशल्याची सर्व अंग सर्व पायर्‍या आपण गेलो असं म्हणायला हरकत नाही. मग भाषा सुरू कुठून झाली? स्रवनापासून. स्रवनामध्ये तीन दोष आहेत. तीन दोष जर चांगल स्रवन करायचं असेल तर या तीन दोषावर मात करावा लागेल. पहीला दोष अस्रवन, दुसरा दोष अपस्रवन तिसरा स्रोत दोष अर्ध स्रवन. अश्रव्य म्हणजे काय? अश्रव्य म्हणजे? अ म्हणजे? नाही, अ श्रव्य म्हणजे ऐकने, ऐकायचचं नाही, कोणी किती ही बोंबलू द्या. ऐकायचंच नाही. म्हातार्‍याने सांगूद्या, बापाने सांगूद्या, माईने सांगूद्या, भावाने सांगूद्या, बहिनीने सांगूद्या, समाजाने सांगुद्या कुणाचंच ऐकायचं नाही. न ऐकणार्‍याची पिढी जन्माला आली सध्या. कोणि किती ही बोलला तर कुणाचं काही ऐकायचं नाही मला वाटेल तसं मी वागल हेना. नळी फुंकरी सोनारी एकडून तिकडून गेले वारे नावाची म्हण आहे आपल्याकडे. कोणाचं काही ऐकायचं नाही. लोक काय बोलतचं राहणार सबसे बुरा लोग क्या कहेंगे लोग. पण याचा चांगला अर्थ घ्याना बाबांनो. लोक जर चांगल सांगत असतील तर ऐकायला काय हरकत आहे? चुकीचं सांगत असतील तर नका ऐकू. पण चांगलं जर सांगत असतील तर ऐकलं पाहीजे. आपल्या वडिलांचा, आपल्या आईचा, आपल्या समाजात जे प्रतिष्टीत लोक आहे जे आपल्याला नेहमी चांगल सांगत असतात त्या लोकांच तुम्ही ऐकल पाहीजे. कारण वेळ निघून गेल्या वरती ते काय बोलत होते याचा नक्कीच तुम्हाला अर्थ शोधन्याची गरज पडते. शाळेमध्ये असताना आपले शिक्षक तुम्हाला तळमळीने शिकवत असतात. पण त्या शिक्षकांच्या सांगण्यामागचा उद्देश तुमच्या लक्षात येत नाही. तुम्हाला ओरडल्याने, तुम्हाला खवळल्याने, तुम्हाला मारल्याने त्यांना आनंद होत नसतो. तुम्हाला ते काहीतरी गोष्टी सांगत आसतात. त्यांना आतून तुम्हाला काहीतरी देण्याची इच्छा असते. पण त्याच्यातही मोजके चार पाच लोक जर सोडले तर बाकिचे सर्व Timepass साठी येतात.

तर तुम्हाला कुणाचं तरी ऐकावा लागेल. स्रवन चांगला असेल ना मित्र हो तर आयुष्यात खुप मोठे व्हाल तुम्ही. ज्याला चांगल ऐकता येत, त्याला चांगल बोलता येतं मित्रांनो लक्षात घ्या. स्रवनापासून भाषा विष्यक कौशल्याची सुरवात होते. स्रवन म्हणजे काय? तुम्हाला मी सांगितल ऐकने. अस्रवन म्हणजे न ऐकने. पहीला दोष मी तुम्हाला सांगितला ऐकायचच नाही. वर्गात बसला आहे लक्ष दुसरी कड आहे.

मध्येच काहीतरी दुसरेच काम करत बसलय. इकडे तिकडे आवाज ऐकला की तिकड बघतय म्हणजे ते पुर्ण ऐकतच नाही. म्हणजे त्याचं पुर्ण लक्ष माझ्याकड आहे. तर ते झाला स्रवन. दुसरा दोष आहे अपस्रवन, अप म्हणजे चुकिचे. ऐकायचं पण चुकीचं ऐकायचं. एखादा सरळ बोलला तरी चुकीचं ऐकलं, तर त्याला वाईट वाटू शकतं. आरे मी तर तुला असं म्हणलोच नाही तु तर म्हणजे मी ऐकल माझ्या काय कानात हम्म मळ झालाय का?

तुमच्यामध्ये तिसरा येतो काहीतरी लावालाव्या करतो आणि तुम्हाला चुकीच सांगतो. मग तुम्ही ऐकता चुकीचं आणि बोलता चुकीचं मग कारण चुकीच ऐकून चुकीचं बोलता. अपस्रवन चुकीचं ऐकु नका, म्हणजे चुकीचं बोलनार नाही. ऐकत असताना स्पष्ट ऐका काय म्हणतोय ते लक्षपुर्वक ऐका. तर तुमचं स्रवन ही पायरी चांगल्या पद्धतीने भरेल. लहानपणी आपली आई. आपल्याला मांडीवर घेऊन आपल्याशी बोलत होती. आणि आपण ऐकत होतो. कारन आपल्याला direct बोलता येत नव्हतं. आई आपल्या सोबत गाण बोला गाण गायची, अंगाई गायची आपल्या सोबत वेगवेगळ्या हितगुज करायची, वेगवेगळ्या गप्पा मारायची म्हणजे आपल्याला काही कळत नव्हतं. जसं जसं आपलं वय वाढत गेलं तसं तसं आपल्याला कळायला लागल की आपण आपली आई आपल्याला काय बोलती. तिची भावना, तीचे विचार, तीचे अनुभव, तीची कल्पना ती व्यक्त करत होती आणि ते आपण ऐकत होतो. आणि मग या ऐकण्यातून वडीलांच ऐकून, आईचं ऐकुन, समाजातल ऐकुण, आपण बोलायला शिकलो. बरोबर का चूक? म्हणून बोलण्याची वेळ नंदर येते ऐकण्याची वेळ पहीली येते. स्रवनापासून भाषा सुरू आहे. पहीला दोष तुम्हाला सांगितला अस्रवन न ऐकने, अपस्रवन चुकिचे ऐकने, अर्ध स्रवन ऐकाचा अर्धवट ऐकायचं एखादा समोरचा बोलतोय त्याचं अर्धवट ऐकायचं आन लगेचच सुरू व्हायचं थांब थांब थांब मी सांगतो ना तुला, मी सांगतो ना तुला आशी जी आपली धडपड चालू असते समोरच्याचं पुर्ण न ऐकता मध्येचं सुरू होणे आपलं बोलायला चालू होने म्हणजे याला म्हणतात अर्ध स्रवन. काही लोकांना ही घानेर्डी सवय लागलेली आहे. समोरच्याच म्हणनं पु की लगे आपलं अर्धवट.

आपल्याकडे शिक्षण हे राजकारणाचे एक साधन बनत चालले आहे. आपल्या संस्कृतीत राजसत्ता, ज्ञान सत्तेचे वापर जाऊ नये, त्यासाठी शिक्षणावर परिणाम होऊ नये. विद्यापीठाची तसेच एकूणचं शिक्षण संस्थेची स्वायत्तता सर्व बाधित अबाधित राहिला हवी. रक्षण करीत आली आहे, असे नानी पालखी वाहिला म्हणत.

शिक्षण यंत्रणेला आपल्याला हवे, त्याप्रमाणे राजकारणी वापरून घेत असल्याचे चित्रे दिसतात. विद्यापीठांचे विद्यालयाच्या हे राजकीय भान असल्याला नको. परंतु विद्यापीठाच्या आसावर राजकीय लढ्यासाठी सरकारनी, मंत्रांनी राजकीय हस्तक्षेप करू नये. कुलगुरुची निवड हे निखळ गुणवतेच्या आधारे होयला हवे तिथे राजकीय सोयीचा विचार होऊ नये. हा निवड प्रतिक्रियेत पारदर्शिकता हि हवी या अर्थाने शिक्षण राजकारणमुक्त होण्याची गरज आहे. शैक्षणिक पुनर्शोध जवाहरलाल नेहरु विद्यापीठ, जाधवपूर विद्यापीठ यासारख्या विद्यापीठांनी आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे. अश्या प्रकारची विद्यापीठे उभारणे, हे एक प्रकारचे यशचं. परंतु अश्या विद्यापीठाची संख्या अल्प आहे. अश्या प्रकारचे गुणवत्ता असलेल्या पण त्याचबरोबर भारतीय संस्कृती तत्त्वज्ञान मूळ व्यवस्था शिक्षण पद्धती याचा समावेश असलेली विद्यापीठे उभारणेची गरज आहे. व वसाहतवातीतील शिक्षण पद्ध्तीतून

गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांची विश्वभारती शांतिनिकेतन या साठी प्रयोग व्हायला हवे. कोणत्याही प्रकारच्या हस्त क्षेत्रात पासून स्वतंत्र अशी शिक्षण व्यवस्थेची गरज विनोबा भावे विनोबा भावेंनी नमूद केली आहे. शिक्षणात मातृभाषेच्या माध्यमाला विलक्षण महत्त्व आहे. याच्या जोडीने आधुनिक तंत्रज्ञानाचा आधार घेत, रोजगार भविष्यात उपलब्ध होतील ह्याचा अर्थ पांढऱ्या पेशी सध्या कैद असलेले काम उपलब्ध नसणार असा इशारा तज्ञ देत आहेत. कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे AI आणि यंत्रमानव मानवांची बहुतांश कामे करतील असे दिसते. तज्ज्ञ तसा इशाराही देत आहेत. या पार्श्वभूमीवर शिक्षणाचा विचार करायला हवा. आणि भविष्यातील रोजगारसाठी वेगवेगळ्या प्रकारचे ज्ञान कौशल्ये द्यायला हवीत. त्यासाठी सर्जनशीलता हवी आणि विलक्षण दृष्टी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 एक उद्योग म्हणून ही शिक्षणाचा क्षेत्र विकसित झाले आहे. यासाठी आर्थिक क्षमता असणाऱ्याने कोणतेही शिक्षण घेता येते, परंतु गरिबांना वंचितांना हि संधी मिळत नाही येत नाही. हि व्यवस्था विषमता मुलख आहे, म्हणूनचं सर्वाना परवडन्याजोगी शिक्षण देण्याचे आव्हान आहे, दोन हजार पंचवीस पर्यंत भारतीय शिक्षण उद्योगातील उलाढाल चार अब्ज डॉलर पर्यंत जाईल असा अंदाज आहे. Edutech companies हे आजचे वास्तव आहे. एकोनीशे सव्वीस पर्यंत फक्त online शिक्षणातील उलाढाल अकरा अब्ज डॉलरपर्यंत जाण्याची शक्यता आहे.

भर दिला आहे. धोरण चांगले असून हि योग्य अंबलबजावणी झाली नसल्यानी अनुभव आहे. त्या मुळे NEP दोन हजार वीस च्या अंबलबजावणी असे होणार नाही हे पहिला हवे. . भविष्यातील प्रवाह. शिक्षणातील खरा विद्याथिर्च्या शैक्षणिक, सामाजिक, संस्कृती, व्यासायिक आणि बुद्धिक विकसनावर असायला हवा. असा विकसित विदयार्थी शिक्षणानंतर चरित्र साठी सन्मानजनक mark निवडू शकतो. मात्र याच्या जोडीने तंत्रज्ञान आणि औद्योगिक क्षेत्रात काय चाललंआहे? हे पाहणं आवश्यक आहे. Industry chart point o काय आहे? याचे आकलन हवे. ती रोजगार निर्मिती कशी असणार? हे ओळखायला हवे. यंत्रमानव करु शकणार नाही, अशा क्षेत्रातील वैद्यकीय आणि कायदयातील शिक्षण वगळता संपूर्ण उच्च शिक्षणासाठी उच्च शिक्षण आयोग HECI ची स्थापना केली जाईल. सार्वजनिक आणि खाजगी दोन्ही उच्च शिक्षण चौथा सन्मान निकषाद्वारे संचालिका केल्या जातील. HECI मध्ये चार उच्च स्वतंत्र विभाग असतील उदा उदाहरणार्थ, नियम चौकटीची देखभाल करण्यासाठी राष्टीय उच्च शिक्षण नियमक परिषद सर्वसाधारण शैक्षणिक परिषद GEC मानक setting देखरीखीसाठी वित्तपुरवठा करण्यासाठी उच्च शिक्षण अनुदान परिषद आधुनिक मान्यता मिळण्यासाठी नँशनल क्रेडीट कौन्सिल पंधरा वर्षात महावितरण संलोकाना प्रणाली

असेल. शिक्षण खर्चिक कायम मीमांसा केली जाते. परंतु कोणत्याही गुणवान विद्यार्थ्यांची संधी आर्थिक क्षमतेते हिरावून घेतली जाणार नाही. हे पाहायला हवे त्यासाठी सरकारने सकारात्मक पाऊले उचलायला हवीत. तरचं गुणवत्तापूर्ण आणि कानरुक शिक्षण दूरवर जाऊ शकेल. आणि प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत हे शिक्षण पोहचू शकेल. शिक्ष विध्या प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षण पोहचणे, हे अतिशय महत्वाचे आहे. या साठीचे जे राष्ट्रीय धोरण घेण्यात आलेले आहे.

नवीन राष्टीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस कधी पासून लागू होणार? हा जर प्रश्न विचारला जात असेल, तर नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस सन दोन हजार बावीस पासून लागु होणार आहे. तसेच नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणयाची अंतिम उद्दिष्टे हे भारताला जागतिक सत महासत्ता बनवणे हे आहे. राष्टीय शिक्षण आयोगाचे अध्यक्ष पंतप्रधान असतील, तर नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार शिक्षणाचा आकृतीबद्ध शालेय शिक्षणासाठी पाच तीन तीन. चार असा असेल. व या शैक्षणिक राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात under graduate course तीन ते चार वर्षाच्या लवचिक अभ्याक्रम सह असेल. एकाधिक active Action सह आणि वेगवेगळ्या स्तरावर प्रमाणपत्र सह प्रमाणे दिले जाणार आहे. M Phil अभ्यासक्रम बंद केले जातील. महाविद्यालयाने किंव विद्यापीठाचा घटक म्हूणन विकसित होणे अपेक्षित आहे. तसेच नवीन शैक्षणिक धोरणात अनेक बाबीचा विचार करण्यात आलेला आहे. या मध्ये सर्व विध्यार्थ्यापर्यंत भोजन कसे पोहचेल? जशी मध्यान्न भोजण्याची व्यवस्था सर्वांना कशी केली जाईल. अनेक बाबींचा विचार करण्यात आलेला आहे. जे विद्यार्थी शाळेत येत नाहीत त्यांना कश्या प्रकारे परत शाळेत आणून शिक्षण दिले जाईल. या वर जास्त भर देण्यात आलेला आहे. तसेच मुलांना दप्तर मुक्त.

मुलांना जास्त प्रमाणात गृहपाठ न दिला जाता, तो तो अभ्यास त्यांना शाळेमध्ये त्याच्या करून घेतला जाईल. प्रायोजित शिक्षणावर अधिक भर आहे. अमोल गुप्ता बद्दल काय अमोल गुप्ता हा एक भारतीय पटकथा लेखक अभिनेता दिग्दर्शक आहे जो तारे जमीनपर स्टॅनली का डब्बा कमिणी

दोनहजार दहा आणि कमिणी मधे तो अभिनेता आहे होमन इराणी ह्यांचे काय होणार

दुर्वा आणी छाया चित्रकार आहेत एक अभिनेता म्हणून तो प्रामुख्याने हिंदी सिनेमा आणि थिएटर मध्ये काम करतो तीस वर्षाच्या नंतर थिएटर मधे प्रवेश केला आणि दोनहजार मध्ये ऑन स्क्रीन अभिनेयाकडे वळली दोनहजार तीनचे कॉमेडी ड्रमा मुन्नाभाई MBBS बलराज सहानी यांचे काय म्हणाल बलराज सहानी यांचा जन्म एक मे एकोणीशे तेरा रोजी रावल पिंडी ब्रिटिश भारत आता पंजाब पाकिस्तान येथे झाला जुगाड एकोणीशे एकावन्न काबूलीवाला वाला एकोणीशे एकसष्ठ आणि भाभी एकोणीशे सत्तावन्न साठी ओळखले जाणारे अभिनेता आणि लेखक त्यांचा यापूर्वी संतोष कानडोक आणि दमयंती यांच्याशी विवाह झाला होता सहानी यांच्याशी त्यांचा विवाह झाला होता तेरा एप्रिल एकोणीशे त्र्याहत्तर रोजी मुंबई येथे त्यांचे निधन झाले बिन्नु धिल्लन चे काय म्हणाल बिन्नु धिल्लन यांचा जन्म एकोणतीस ऑगस्ट एकोणीशे पंच्याहत्तर रोजी संगम रुर पंजाब भारत येथे झाला तो एक अभिनेता आणि निर्माता आहे देव डी दोन हजार नऊ वेक भारत चलन दोन हजार सतरा आणि बंबूकत दोन हजार सोळा गुरजिंदर और गुरजिंदर कौर यांच्याशी त्यांचा विवाह झाला भारत भूषण चे काय म्हणाल भारत भूषण यांचा जन्म चौदा जून एकोणीशे वीस रोजी मेरठ उत्तर प्रदेश भारत येथे झाला मिरजा गालिब एकोणीशे चौपन्न गेटवे ऑफ इंडिया एकोणीशे सत्त्वान आणि श्री चैतन्य महाप्रभू एकोणीशे चौपन्न साली तो एक प्रसिद्ध अभिनेता आणि लेखक आहे सत्तावीस जानेवारी एकोणीशे बा ब्याण्णव रोजी मुंबई महाराष्ट्र भारत इथे त्यांचे निधन झाले हे चिरंजीवी होनार हा तेलगू स्टार मद्रास फिल्म इन्स्टिट्युट चा विद्यार्ती होता आणि ते अभिनेता होता सव्वीस जानेवारी एकोणीशे शहात्तर आंध्र प्रदेश चा प्रजासत्ता दिन तिचा पहिला सार्वजनिक देखाव परेड बे बॅलेट मध्ये होता होणारा दिल्लू एकोणीशे अठ्ठ्याहत्तर हा त्याचा पहिला चित्रपट होता त्याचा भाऊ निर्माता अल्लू अरविंद आहे त्याचा यशाला सुरुवात झाली चंकी पांडे यां काय म्हणाल